तसेच विविध प्रकारचे चाचण्या व रोगांवरील निदान अवयव प्रत्यारोपण विविध जटिल व अवघड शस्त्रक्रिया त्यामुळे अं तंत्रज्ञानामुळे शक्य होते ना आणि कोरोना कोविड-नायटिन यासारख्या महामारी मुळे पूर्ण जग ठप्प पडला होता होता जेव्हा म्हणजे कोविड-नायटिन ची महामारी लस काढण्यात अनेक नवनवीन अं टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला प्रत्येकाचा प्रयत्नानंतर कोविड- वैक्सीन चा या सर्व लस अह बनवता आल्याने

आणि ज्यावेळी किती लोकांचे प्राण वाचले त्यामुळे तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा मदत पण केली आहे असं पण म्हणता येईल ना हो आणि तंत्रज्ञानाने आर्थिक विकासात योगदान देणे आणि हे मानवाची समृद्धी पण वाढवता येऊ शकते ना हे पण खूप हे तसेच आता ऑनलाइन ऑनलाइन माध्यमांचा वापर करून डायरेक्ट त्यांच्या घरातून रुग्णांशी व्हिडिओ कॉल द्वारे अह ट्रीटमेंट करू शकतात त्यानंतर अह प्रेपोझिशन लिहून त्या फोटो फोटोद्वारे रुग्णांच्या मोबाईलवर पाठवू शकतात आणि अह म्हणजे त्यासारख्या एप्स वरून आपण म्हणजे घरातून ऑनलाइन औषधे त्या शकतो व डॉक्टर शी व्हिडिओ कॉल द्वारे कॉन्टॅक्ट पण करू शकतो हो आणि पॉल्युशन आणि संसाधने कमी होण्यासारखे नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात म्हणजे अर्थ परिणामी तंत्रज्ञानाचे बेरोजगारी सारखी सामाजिक नुकसान पण होऊ शकते ना

आणि शिक्षण हे म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचे आणि शिक्षणामुळे आपण शिक्षित नागरिक बनतो तसेच शिक्षणामुळे आपण सुशिक्षित आणि आपल्याला चांगल्या पदाची पगाराची नोकरी मिळते हातामध्ये शिक्षण हे ऑफलाइन पद्धतीने जास्त जास्त प्रमाणात घेतले जाते ना

परंतु डिजिटल काळा म्हणजे भारतात जगभरात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने करण्यावर म्हणजे भर दिला जात आहे व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्स सिंग व्हिडिओ मीटिंग आणि ऑनलाइन लेक्चर व्हिडिओ फाईल्स व पीडीएफ फाईल स्वरूपात म्हणजे शिक्षण घेतले जात आहे तंत्र तंत्र तंत्रज्ञानाचा वापर करून या गोष्टी या सर्व गोष्टी साधता साध्य झाल्या आहेत आणि जगात सर्व विद्यार्थ्यांना खूप उपयोग पण होणार आहे हो आणि तंत्रज्ञानाची तंत्रज्ञानाची भूमिका आणि वापर तंत्रज्ञानाची नैतिकता आणि आणि दुष्परिणाम कमी करण्यासाठी मुलं मार्ग बदलतात

हो आणि प्रत्येक क्लास रूम व शाळेत म्हणजे आता फळांचा वापर न करता स्मार्ट TV चा किंवा प्रोजेक्टर चा वापर केला जातो आणि त्यामुळे शिक्षण म्हणजे अतिशय सोपे व सुलभ झाले आहे विद्यार्थी म्हणजे कोणत्याही ठिकाणी बसून कोणताही विषय विषयाचे ज्ञान मिळवू शकतात तंत्र तंत्रज्ञानातील म्हणजे झालेल्या विकासावर इंटरनेट असलेल्या वेबसाईट वरील PDF व ऑडिओ पण स्वरूपात लिखो लाखो पुस्तके म्हणजे मोबाईलवर डाउनलोड करून वाचू शकतो यासाठी म्हणजे मोबाईलवर इंटरने कनेक्शन उपलब्ध असणे आवश्यक आहे आणि हा विद्यार्थी शाळेनंतर घरी म्हणजे स्वतः अभ्यास करू शकतो

हो आणि हा चार्ट नवीन विज्ञान वर्ण मनुष्याचे त्याच्यावर सर्वात मोठा हे केला आहे मॅनेजमेंट आणि हे शेतीचे म्हणजे पुरातन काळापासून शेती केली जाते भारतात अजूनही शेती पारंपारिक पद्धतीने केली जाते परंतु अमेरिका ऑस्ट्रेलिया युरोप यासारख्या देशांत शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलीजाते आणि शेती शेती म्हणजे संपूर्ण मानव जाती अह जीवनाचा आहे कलेचा म्हणजे पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते त्यामुळे अधिक वेळ आणि अधिक मनुष्यबळाचा वापर अं वापर म्हणजे करून कमी उत्पादन मिळत होते परंतु शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर केला जातो शेतातील विविध घटकांमध्ये विविध प्रकारचे उपकरणे प्रणालीचा वापर करून कमी वेळात व कमी मनुष्यबळाचा वापर करून शेती केली जात आहे म्हणजे एखाद्या शेतीमध्ये पण तंत्रज्ञानाचा वापर कसा केला म्हणजे तसा ट्रॅक्टर पण येते कामी करताना आणि करण्यासाठी म्हणजे दोन बैल नागरांची आवश्यकता पडायची पण आता ट्रॅक्टरचा वापर करून जास्त जास्त शेती केली जाते त्यांनी त्यावेळेस अशा वेळेची बचत पण होते आणि कमी मेहनत करावी लागते ना हा आणि मशागत म्हणजे शेतीची मशागती स्वच्छतेसाठी ट्रॅक्टरची विविध अवजारे तसेच इतर यंत्रांचा वापर केला जातो त्यामुळे वेळेची व पैशाची पण बचत होते आणि अजून सिंचन म्हणजे पिकांना पाणी पाणी देण्यासाठी सिंचन पद्धतीचा वापर केला जातो सिंचनाचा वापर करून कमीत कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेतो आणि ठिबक सिंचन तुषार सिंचन यासारख्या आधुनिक प्रणालींचा वापर केला जातो तसेच मलिंगचा पण वापर केला जातो ना हो पाणी प्यायल्यावर युगात चाललेल्या तांत्रिक पद्धतीमध्ये कपडे आणि विभाग यांचा समावेश पण होतो हो आणि शेतामधील प्रक्रिया व कृषी उद्योग जसे की च्या विविध पद्धती आधुनिक यंत्र व प्रक्रियेचा वापर करून अनेक कृषी उद्योग भरभराटीस आहेत भाज्यांवर प्रक्रिया करून अह विविधउत्पादने बनवली जात आहे आणि तसेच शेती शीतगृहात शेतीमालाची दीर्घकाळासाठी साठवणूक करून शक्य झाले आहे

अं आणि प्रत्येक देशाची म्हणजे सीमेची सीमा आहे त्याच्यामध्ये मदतीची आणि वेगवेगळ्या देशात जोडले जातात तर प्रत्येक म्हणजे देशात सीमेवर अनेक संरक्षण करणारे सैनिक असतात संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून असे चिंता व कामे कमी केली आहेत आणि ते देशांच्या सीमा रक्षा तसेच देशांतर्गत संरक्षणामध्ये विविध तांत्रिक प्रणालींचा वापर केला जातो. जात आहे त्यामुळे सीमेवर संरक्षण करणे सोपे झाले आहे

जसं ड्रोन मिनी हेलिकॉप्टर देशाच्या सीमेवर ठेऊन त्यांच्या प्रत्येक हालचालींवर नियंत्रण ठेवू शकतो तसेच सीमेवरील सैनिकांना थंडी वाजून किंवा उष्णते तापमानात राहण्यास मदत

दुष्काळी तंत्रज्ञानाचा आधुनिक उपयोग केल्यानंतर मानवाने पवन ऊर्जेचा पूर्ण वापर म्हणजे

अह अभ्यासक चलन म्हणजे सुद्धा म्हणजे अचानक तंत्रज्ञानाचा भाग आहे आभासी चलन है आपण जे विकत घेऊ शकतो सोबत खरेदी करू शकतो तसेच हे चलन आपण जागतिक कोणत्याही व्यक्तीला पाठवू शकतो अह आपला बिटकॉइन अह आणि इतर म्हणजे अभ्यासक चलनाची उदाहरणे आहेत म्हणजे क्रिप्टो करेंसी जे जगाचे एक आगळेवेगळे म्हणजे चलन आहे तसेच याला पुढे खूप म्हणजे मागणी वाढणार आहे हो आता खूप सारे टेक्नॉलॉजी ते आपण आता दररोज मिस पण करतो मोबाईल इन्क्वायरी मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर हे सगळे ओपन करतो अं अजून मोबाईल ॲप मोबाईल ॲप सॉफ्टवेअर कामासाठी आपण दैनंदिन जीवनात अनेक मोबाईल ॲप वर जसे की गुगल गुगल प्ले स्टोअर गुगल क्रोम व्हाट्सअँप हे सर्व तंत्रज्ञानाने बनवले आहे ना त्याचमुळे आपले

नॅनो टेक्नॉलॉजी पण खूप सारे प्लॅनिंग आहेत नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये अह अजून या अजून अँड्रॉइड अँड्रॉइड कंपनीचे सॉफ्टवेअर आहेत अह आह आपला आफ्टर इफेक्ट फोटोशॉप फोटोच्या एडिट अजून पीएम प्रो ही सॉफ्ट इत्यादी सॉफ्टवेअर म्हणजे त्यांचा वापर करून बनवले त्यामुळे त्यांच्यामुळे अनेक कठीण कामे सोप्या पद्धतीने पूर्ण होतात आणि फोटोग्राफीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे सॉफ्टवेअर

आह अजून ऑनलाईन शॉपिंग चे प्रमाण म्हणजे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे प्रत्येक जण मधून ऑनलाईन शॉपिंग करत आहे फ्लिपकार्ट अमेझॉन क्रोमाल रिलायन्स डिजिटल त्यादी यासारख्या ई ई ई ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन शॉपिंग करू शकतो यामुळे उद्योगधंदे नाही चालना मिळाली आहे ज्यामुळे प्रत्येक क्षेत्र त ऑनलाइन उपलब्ध संधी प्रत्येक व्यापाऱ्यांना मिळत आणि ज्यामुळे त्यांच्या खरेदीवर विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे हो टेक्नॉलॉजी फार खूपच सोपं केलेल आहे आपल काम बिम खूप सोपं झालेलं आहे टेक्नॉलॉजी पण हानिकारक राहते टेक्नॉलॉजी मोबाईलचा थोड हानिकारक राहते त्याच्यामुळे हानिकारक राहते अं ही टेक्नॉलॉजी म्हणजे चांगला उपयोग केला तर चांगलंच होणार कुणी तर गलत पण करत राहतात हा तसा चांगलाच उपयोग करावा करायचा आहे तर ठीक आहे मग तू कसा आहे आता

भेटत जा हा हो ठीक आहे मग

टेक्नॉलॉजी खूपच हे आहे आता पण अह काय टेक्नॉलॉजी च

hello friends माझ्या topic च नाव आहे, collage. collage. मी third year B. farm ची degree घेत आहे.

offline तर मी केलेच नाही घरी online lockdown मध्ये गेले. दुसरा वर्षाच last-last च, ending म्हणजे चवठ्या strem ला मी पहिल्यांदा offline exam दिलं मी तेव्हा सुरू केल असावं, केलं असावं म्हणजे, तेव्हाच केल मी. मग काय, झाली माझी normal routine start. जेव्हा आली तेव्हा खूप मजा येत होती की हा, finally offline college भेटलं. enjoy करायला मिळेल, आणि मग मी काय, मस्त enjoy करत होती. गेल ते second year, आला ते third year लावून दिली collage वाल्यांनी काय सकाळचे दहा तर संध्याकाळचे सहा collage. हा काय time असतो का? उठा सकाळी, practical करा एक पर्यंत, break घ्या दोन पर्यन्त, कॉलेज करा सहा पर्यंत. येऊन काय मग, सुकून झोपा खाऊन काही तरी. अस routine चालतय सध्या. त्या तुन फक्त ते तीन दिवस off, तेही आता तशिबात नाही राहिले. ते तीन दिवस ही साडे दहाला जा seminar त या. आमचे माननीय principal sir च्या according आम्ही चोवीस seminar द्यायला पाहिजे. प्रत्येक student ने आता हे कस possible आहे बर. एवढी test तरी, compulsory द्या. नाही दिल तर मी तुम्हाला exam देऊ देणार नाही. सरळ detain direct exam च न देऊ देण्याची आम्हाला एकदम छान मोठी धमकी. मग काय ना इलाजाने सगळे तोंड उचलून देऊन तिथे जातातच. इच्छा नसली तरी देतातच, presenty, apsenty, continue लावतातच.

interview, third year मध्ये असतानाच आम्हाला chance golden chance म्हणावा त्यांच्या नजरेत. तर zydas कंपनी आली, कॅम्पस interview साठी आमच्या, मग काय होत

आला teacher चा message. all students should be present compulsory तरी कोणी गेलेच नाही आणी बाकीचे मस्त आराम केल. काही tension च नाही अस हे करून. अन काय पुढच्याच पाच मिनिटाला teacher message टाकतात, if you not come, you will be detained for first seasonal exam. अक्खं collage घरी झोपेल होत पुढचा दहा मिनटात

भरपूर काही चालू होत. चला, ते तर handle केल, बोलतात तुमचे नाव लिहा बाहेर notebook वर जे late आले with time. तुम्हाला detain करायच आहे म्हणून. आणि जे आले नाहीत आलेत त्यांच तर विषयच सोडा अजून. काय मग, त्यांच ब्रम्हस्त्र exam ची धमकी त्याचे पोर पडत फिरतात. गेलो तिथ धाडस केला, बेचाऱ्यांनी link बिंक भरली त्यांनी समजायला लावली. online computer lab मध्ये. मग काय अर्धी student बाकीचे, त्यांना exam द्यायची पण होती पण त्यांना थांबायच्च पण नव्हत collage ला lab मध्ये त्यांनी exam पण नाही दिली. बाकीचे जे sincere ते गेले बिचारे computer lab ला exam द्यायला. आणी बाकीचे महारथी, जे होते घरी, ते घरून link भरून exam देत होते. कळालं आमच्या सुऱ्हाना sir ना, बिचार्‍यांना संध्याकाळी आम्हाल सगळ्यांना बोलवून दे दणा दण धमक्या, like शिव्या सुद्धा भेटल्या. आणी त्यांना खरच त्यांना detaine त्यांच ब्रह्मस्त्र त्या पोरांना लावून दिल detaine बिचार्‍यांना first question, practical exam ना theory exam बसा घरी, अशी हाल त्यांची केली. अस सद्या माझा third year च life चालू आहे. थोड boring l पण थोड interesting पण ठीक आहे थोडे teachers त्रास देतात पण चालत friends सोबत तेवढी मज्जा पण चालू आहे collage ची dates वगैरे, gathering वेगैरे. enjoy होऊन जाते एवढं पण boring नाही वाटत नाही life. आणि काय मग hostel ला येऊन पण मस्तच असतात. इथेच सगळे च्या सगळे एकाच floor वर, एकाच year चे जमावा

कधीच असं कोणाशी जमणार नाही पण bunk च्या दिवशी सगळ्यांच मत एकच पडत आणि सगळे घरी पळून येतात. काय करणारे teachers पण तशे आहेत ना कडक कर sir न सारखे की त्यांना बघूनच माणूस जाणार नाही पळून ही. मग फक्त bunk च्या वेळेसच अस असत सगळ्या classroom च एका गोष्टी वर एकाच् मत पडत की चला पळा. आणी मग पळून यायच ती सगळ्यात भारी माणस collage time ची. तस तर, एवढ वाईट पण नाही collage, बाकीच् lectures interesting पण आहेत. मज्जा येते, friends असल्यामुळे. त्या practical ला काही तरी कांड केल, जस appretes फोडायच, मग sir ना दाखवायच आणी खाली फेकून द्यायच किवा dustbin मध्ये फेकून द्यायचं. ब्रेकस्त्र भीतीने, लपवायच. हि सगळ्यात भारी गोष्ट, किवा मग gravity water सारखी वस्तू आवडली तर ती घरी कशी आणायची त्याच जुगाड लावणं, किवा test tube उचलून आणण यात पण सगळ्यात जास्त मज्जा आहे. जेव्हा practical exam ला मोबाईल जवळ ठेवणं. हिम्मत करून, sir रागावले तरी पण. त्यात जास्त मज्जा येते, भीती वाटते पण ठीक आहे. बाकीचा गोस्टी पण चांगला आहे collage चा sports वगैरे. अस एकत्रित पणे, माझ collage life चालू आहे. जे की सत्तर टक्के खूपच कंटाळवाण आता होऊन गेलेलं, bore होऊन गेलेलं आहे पण ठीक आहे. तीस टक्के friends थोड चालू आहे ठीक ठाक enjoying असं म्हणता येईल. पण एवढ पण नाही त्यात पण exams, practical exams, seasonal exams दोन seasonal द्या. करू दया, मग university चा. बापरे! वरून त्यांच strict rules की हे इतक्यात दिवसात journal complete पाहिजे, हे मला असच पाहिजे, हे मला तसच पाहिजे, खूपच checking असून, जास्ताच असते बापरे बाप! ह्या गोष्टीला तर जाम कंटाळा आलाय collage life चा. असो last year ला काही ते काय माहिती project work साठी. कदाचित ते चांगलं जाव third year पेक्षा. सुट्ट्या जास्त असाव्या. collage चा timing कमी असावा, म्हणजे थोड easy जाईल.

असंच काहीतरी ठीक ठाक आमच collage life किवा माझ collage life चालू आहे. R C Patil मध्ये. बाकीचे collage बघून वाटत की काय यात चुकून इथ admission घेतलं. इतके strict इतके rules. enjoy च होत नाही. अभ्यास, झोप, एवढंच चालू, त्यात पण तो अभ्यास त्या ठिकाणावर होत नाही. त्याच दुख वेगळच चालू असते life मध्ये. ना जिता येत, ना घेत, फक्त pressure येतो. आणी काय, झोपन होत, बस.

महाराष्ट्रातून एवढ्या number ला आहे, अस आहे, तास आहे, सगळा आहे, campus interview चांगलं होतो. आपल्या college खूप नाव आहे, अशी बाई पण brand हे. तेव्हा कुठे तरी अस शांतता वाटते की ठीके आहे एवढे पण नल्ले नाही ठल्ले नाही. r. c. patil ठीक आहे काही तरी तर होतय. नाही काही तर शेवटी काय, medical तर टाकून पैसे कमावता येईल. job बघून कितीचा भेटतो. अस विचार करून चालू ते pharmacy college ला जाणं आता तर खर येड पण एका महिन्यात संपून जाईल. मग काय last year त्यात आराम, मस्ती, exams च preparations झालं तर ते त्यात तो time कस निघून जाईल ते पण कळणार नाही. मग कदाचित graduation साठी किवा degree साठीच collage याच पुढच्या एक वर्षाला ह्या time शी संपण्यात येईल. बघू मग पुढे post graduation ला आता.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 कृतीतून आपल्याला कुठे काही दिसत नाही. कारण जागोजागी फिरताना प्रवास करताना आपल्याला जाणवत नाही, समाज सजग झालाय. त्याकरता समाजाने कृतीशील होणे अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला निरनिराळ्या प्रकारची प्रदूषण दिसून येतात. त्या प्रदूषणाचे अनेक प्रकार असतात. जसे की हवेचे प्रदूषण जल म्हणजे पाण्याचे प्रदूषण, मृदा म्हणजे जमिनीचे प्रदूषण, ध्वनी म्हणजे आवाजाच्या प्रदूषण.

कृतिशील होत नाही. पाणी वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. शहरांमध्ये तर फार भयवह परिस्थिती आहे. कारण कोणी काळजीच घेत नाही. पाण्याने रस्ते धुणे, प्यायच्या पाण्याने गाड्या धुणे, प्यायचे पाणी बांधकामावर वापरणे, असे प्रकार सर्रास आढळून येतात. म्हणजे अगदी रस्ते झाडून घरासमोरचे अंगण पाण्याने धुतले जातात उन्हाळ्यामध्ये. इतके आपण बेदरकार झालेले आहोत .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

टाळणं तर आपल्याला शक्य नाही. पण ती कमी करण्याकरता प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याला जसं चांगलं पर्यावरण मिळालं ते पुढच्या पिढ्यांना मिळावं, आपणच काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचा आहे. आता पण पहिल्यांदा पाणी प्रदूषणावरती बोलू. जलप्रदूषण ही फार गंभीर समस्या बनली आहे. दैनंदिन मूलभूत गरजांमुळे हे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होतात. जल प्रदूषणाची समस्या ही जगातील सर्व देशांना भेडसावत आहे. खरंतर जल म्हणजे जीवन. पण तेच जर प्रदूषित झाले तर सर्व प्राणी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 मोठ्या प्रमाणात होते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे. त्यापासून सर्व जिवांना धोका निर्माण होतो. ते म्हणजे प्रदूषण. पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी व एकोणतीस टक्के जमीन आहे. एकाहत्तर टक्के पाणी असूनही ते आपण खराब करतो. प्रदूषित करतो. आणि आपल्याला त्याची जाणीवही नाही. पण अत्यंत चुकीच्या पद्धतीने ते वापरतो, तेव्हा ते कमी करण्याचा प्रयत्न गोड्या पाण्याच्या पैकी फक्त नऊ टक्के गोडे पाणी उपयुक्त ठरते. जे सजीवांना जगवू शकते. पण हेच गोडे पाणी कारखानदारी, कचरा, रासायनिक खते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 दिवसेंदिवस अयोग्य प्रमाणात वाढतो आहे. तो control करणं हे आपलं मुख्य काम. तर मग बघू आपण. हवेचे प्रदूषण. कारखानदारी व गाड्या अं सर्व प्रकारच्या motors, विमानं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 वापर करतो. कमी जागेमध्ये जास्तीत जास्त पीक उगवण्याचा प्रयत्न करतो आहे. ते योग्य आहे का? सर्व प्रकारच्या जमिनी या अयोग्य होऊन जाऊ लागलेल्या आहेत. मग काय करायचं? आणि

त्याचा प्रकृतीवरही वाईट परिणाम होतो पण आपण हे विचारात घेत नाही. ध्वनी प्रदूषण. आता बघा. सर्व सर्व प्रकारचे सण समारंभ एक जेव्हा येतात तेव्हा किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण जेव्हा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

दुचाकी असो, चारचाकी असो, truck असो, मोठे container असो, या सर्वांनी आपल्यामुळे प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी का नको? त्यातून निर्माण होणारा carbon dioxide हा आपल्याच छाती फुफ्फुसांमध्ये जातो. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे रूप फोफावले जात आहेत, पण आपण

त्याच्या लक्षात येत नाही की आपण नक्की काय करतोय. तर मृदा म्हणजे जमीन. तिचंही बघा. तशीच अवस्था. म्हणजे पाणी, हवा, जमीन, ध्वनी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

बिन लग्नाची ही वरात आता POLICE STATION बाहेर पडली. सयाजी गुलाब तात्या तोंड फिरवून फटफटी कडे जाऊ लागतात दुर्गाबाई हुकुमी आवाजात खेकसली, जावईबापू तुम्ही सोडली असल रीत भात म्या न्हाय घरला चला आणि गोडा-धोडाचं जेवण करा आणि मग निघा पण आये तू आनीक शहाणपणा दाखवू नकोस मला चला व तुम्ही बी पाहून दुर्गाबाई ने तात्याकडे पाहत म्हंटल आणि येणारी रिक्षा थांबवली, गुलाब ला रिक्षात घुसवलं आणि मगच स्वतः बसली. सयाजी आणि तात्या फटफटीवरून रिक्षा मागे निघाले. सयाजी तात्याला म्हणाला तात्या मला काय जेवण जायचं न्हाय पण तू चारी ताव हान गड्या पुन्यांदा ती महामाया अवसान द्यायची नाय बघ तुला प्रत्येक्षात सयाजी चारेठाव जेवला हे खरं जावयाला आपल्या हातचं जेवण फार आवडलं, हे बघून दुर्गाबाई खुश झाल्या. पण निरोप देता देता बजावलंत तीन महिन्यात बरं. पाच लाख रुपय बरं. आणि ते बी एक रकमी बरं का. बरं बरं असं म्हणताना गोड धोड जेवलेल्या सयाजीच तोंड लगेचच कडू झार झालं पिंपळ राव बुद्रुकच्या आपल्या घरात हाय का दारात गुलाबने सयाजीला धारेवरच धरलं कुठलं देता हो तीन महिन्यात पाच लाख? सोन्याची खान घावल्या का काय धन दिसतंय तुम्हाला ये तू तव्यावणी तापू नकोस हं करू कायतरी झेल झाल गोल माल बँकेत लाख भर हायती

दोन्ही तोंडानं गाव बोंबा मारतया माणसं ते माणसं बाया बापड्या बी टचकन टोचा मारत्याती गुलाब ने डोळ्याला पदर लावला काय म्हणत्याती सयाजी न सासूचं पाच लाख रुपय हडपलं

लोकांचं तोंड धरता येतंया व्हय, पाच लाख फेडणार मुलभे. तोंड बघा आरशात. गप्प तुझं तोंड मीट, गप्प माझं मी काय बी जुगाड करीन कुठं बी मायला त्या सासूच्या तर आणि त्या तिरमिरीतच घरातून निघाला ते थेट तात्याचंच घर गाठलं सयाजी येरवाळीच अलायसा वय घरी मरायचीपाळी आणली र सासूनं तो कागद केला आणि फशी पडलो गड्या मी तर म्हणलं होतं तुला लेका पड्या आणि हातात बेडी चुकलं गड्या दगडी खालती हात अडकला बरं तीन महिन्यात पाच लाख नाहीत जमायचं सासू पुढं नमायचं केलं तेच अंगाशी आलया घ्या आता शिंगावर सासू पडली बाईमाणूस तिच्या जागी कोणी गडीमाणूस असता तर दना दन बुकलून काढला असता तिकडनं बोळातन आली तात्या फुसकन हसला दाताड इचकाय काय झालं तात्या तुला? लका सयाजी तूच तुझ्या तोंडानं तोर काढला र, तोड? कशाची र? सासूला बुकलायची नाय पण निस्ता ढाशा द्यायचा कागद वापस मागायचं नाय देणार ती महाकजाग हाय दम द्यायला तुझ्या काय चार जात्याती व्हय ते बी खरंय म्हणा आरं सयाजी दमबाजीनं बाजी पलटवू मी हायीच की तुझ्या मागणं सासूला दमबाजी करायचं खूळ घेऊनच सयाजी घरी परतला रात्रंदिवस ते चक्र फिरू लागलं डोक्यात आणि मग एके दिवशी गुलाबला काही एक न सांगता तात्याला फटफटीवरती मागे बसवून तो सासूकडे जाऊन धडकला बंगलेवरती झुलता झुलता दुर्गाबाईने पाहिलं जावई आला फौजदाराने दम दिला तर कसा झटक्यात आलाय या जावईबापू या complete पाच लाख आणल्यात का तुकडा पाडून? खटकन सयाजी म्हणाला तुकडाच पडायचा आणि आता काय मामी बऱ्या बोलानं त्यो कागद वापस द्या नाहीतर फाडा माझ्या सामने हा आणि पाच लाख रुपेय दिन माझ्या सवडीनं असं लाख मोलाचा कागूद तुम्हाला देऊन टाळ कुटत बसू व्हय तुम्ही टाळ कुटा सुपारी कुटा माथा फुटा

बाहेर कुठं बी वक्रात वावरात मळ्यात खळ्यात तुम्हीजाता तिथं बुकलून बुकलून हाडं काडं काड काड मोडतोच बघा हा बायमांसावरती हात टाकणार? संख्या सासूवर? हा हा बिना दिक्कत हात टाकीन कोण काय करतं बघतेच मायला सासू का कसं तुम्ही मामी सयाजीनं मिशीला पीळ दिला डोळे वटारले हात उगारण्यासाठी हाताची मूठ करून चुळबुळ करू लागला दुर्गाबाई जावयाचं बारसं जेवली होती झटकन तिनं दुर्गावतार धारण केला ओ तुम्ही माझ्या हातामधीं बांगड्या असल्या तरी बी तुमची तंगडी तोडून लंगडी घालाय लावीन गावभर हा क्षणभर बी थांबायचं नाय माझ्या म्होरं बाहेर व्हा का काठीनं डोस्क फोडून देऊ सयाजी मनातून घाबरला सासू तर म्हशीवानी अंगावर येतीया तरी बी उसन्या अवसानानं म्हणाला तुम्ही काय तंगड मोडाल माझं मामी कोण लंगडं होतया समजलं बघा चार दिवसाच्या आत हा चल र तात्या वर करणे तावा तावाने पण घाबरूनच सयाजी तात्या संग सासूच्या घरा बाहेर पडला जावई निघून गेल्या बरोबर दुर्गाबाईचं ही उसनं अवसान गळून पडलं तिच्या लक्षात आलं बात्या गडी ताकत तगडी भारी पडल आपुन तर काय जावयाचं तंगड तोडणार न्हाय पण त्याने आपलं तंगड तोडलं तर दमबाजीला घाबरून राहिलं तर हायव बी जायचं आणि दयव बी जायचं जावयाचं डोस्क फिरलयाच जणू खरंच सयाजीचं डोकं फिरलं होतं कामधाम सोडून सासूच्या गावी रोज खेपा टाकू लागला घरा बाहेर कामकाजासाठी इकडे तिकडे ये जा करणाऱ्या दुर्गाबाईला दुरून का होईना मिश्याना पीळ भरणारा डोळे वटारणारा हात वारे करत तंगड तोडण्याची धमकी देणारा सयाजी दिसू लागल्यावर जीवाला धोका असल्याची तिची खात्रीच पटली बरेच कामं गडी माणसांवर सोपवून ती घरात TV पाहत मुक्काम ठोकू लागली डोक्यात तेच चक्कर जावयाचा पिच्छा कसा सोडवायचा? TV बघण्यात मन लागेनासं झालं आणि तश्यात तिला TV वर आबा दिसले जनतेचे गृहमंत्री म्हणून त्यांचं गोड़ कौतुक चाललं होतं बातम्यांतही त्यांची दृश्य दिसत होती